हो, त आपल्याला सतत जमिनीवर पाय ठेवून सवय असते न, पण जेव्हा आपण पोहोतो, मग ते समुद्रात का असेना किंवा नदीत का असेना आपले पाय जमीनीत आहे, जमिनीत नसतात त्यामुळे ती एक feeling वेगळी असते. असं होत, त्यामुळं म्हणून तर मी म्हटल पोहायच एक वेगळचं मला आता वेड लागलय. मी सारखी तिथे पोहायला जास्त होते दर दोन, म्हणजे दिवसातले दोन तास तर मी पोहत होते तिथे. असं मजा येत होती तिथे. हो हो हो, कोकणात पोहायला शिकले त्यामुळे मी कुठल्याही swimming pool मधे गेल्यानंतर मी व्यवस्थित पोहणार आहे. अस म्हणतात न जे कोकणात पोहायला शिकले त्यांना, त्यांनी कुठे पण पोहू शकतात म्हणून, केवढे कोकणामधे तुला छोटी-छोटी तलाव, त्याच्यानंतर समुद्र असे भरपूर तुला अनुभव मिळतात. त्यामुळे सगळीकडे पोहून, पोहून तू ना अं तरबेज होऊन जातेस पोहण्यामधे. हा हा हम्म

हम्म हम्म

हम्म हम्म गिरियारोहन गी~ हम्म गिरीयारोहन करायला कधी पण चांगलच वाटत. हो, आणि सगळे जण असतात त्याच्यामध्ये त ते coordination करून व्यवस्थित वरती गिरियारोहान करायचं. पाठीवर सगळ सामान घेऊन चालाच, त्यामुळे एक वेगळचं अं skill तुमच्या आंगामधे

हम्म तू जंजिरा बघितला आहेस का? हो, हो जंजिरा खूप सुंदर आहे तो पण्याचाच आहे पूर्णपणे ना आणि त्याच, त्याच्यापर्यंत जायला आपल्याला बोटीतन जावं लागत. तिथे गेल्यानंतर अजून तिथे गेल्यानंतर पूर्णपणे बोटी, म्हणजे पूर्णपणे समुद्रात आहे तो जंजिरा किल्ला. आणि शिवाजी महाराजांनी तो बांधलाच त्याच्यासाठी होता किमान त्या वेळेला त्यांना, शिवाजी महाराज केवढ्या पूर्वीच्या काळात होते पण त्यावेळेला पण त्यांना देवीच किंवा समुद्र मार्गाच एवढं अं महत्व समजल होत ना, त्याच्यासाठी त्यांनी कितीतरी किल्ले अशे पाण्यामधे बांधलेले त्यांच्यापैकी हा एक जंजिरा किल्ला. जे अजुन एवढं वर्ष बांधल्या नंतर, आणि पूर्णपणे समुद्राच्या पाण्यात असून सुद्धा, तो किल्ला अजून सुधा सहिसलामत आहे, शाबूत आहे म्हणजे किती शिवाजी महाराजांच मोठ अं हे असणार विचार करावय्~ करण्यासारखं त्यांचं धेय होत, किंवा त्यांची दूरदरशता होती हे आपल्याला समजत.

हम्म म्हणजे प्रत्येक गोष्टी साठी एक अं एक स्वतंत्र जागा असणार, त्याच एक विचारपुर्वक त्याच ती जागा आखलेली असणार, म्हणजे धान्य साठवण्याची कोठी वेगळी. शस्त्र गोळा ठेवण्याची कोठी वेगळी, त्याच्यानंतर तोफ कुठ अ~ ठेवायची, कुठून जास्त आक्रमण होऊ शकतं, कुठून महत्त्वाची खोली किंवा जर शत्रूंनी आपल्यावर हलला केला तर कुठून पळून जाऊ शकतो हे सगळ त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थीतं आखलेल दिसतं. हो~ खूप तिथले ते एवढे विशाल दगड अशे, कशे थांबलेले असतात without कुठ्याही मदतीशीवाय support शिवाय मला ते अजून सुधा समजत नाही, आणि मी गेल्यानंतर मी म्हटल अरे, धक्का लागून हे पडत नाहीत का? अशे एवढे मोठे-मोठे ते तिथे अं दगड आहे आणि अशी विचित्र आकाराचे.

हो तिथं तो ज्या राज्याचं दरबार होता ना, त्याच पण त्याने छान म्हणजे, व्यवस्थित अस आखलेल आहे. तिथं architecture तू म्हटलीस न तिथं तिथे एव् राजा जिथे बसलेला असेल, तिथून त्याच्या सगळ्या प्रजेला किंवा दरबारामधे सगळ्यांना आवाज ऐकू जाईल, अशी त्याची संरचना होती.

हम्म हम्म आणि ते साख हम्म हम्म आणि ते साखळ्या तू जे म्हणतेस ना, त्या साखळ्या पण एकाच दगडातन कोरलेल्या. आणि त्याला मधी कुठेही जोड नाही, म्हणजे हे किती मोठं कौशल्य, की एकाच दगडातन त्या अश्या तीन साखळ्याच्या एकमेकात गुंतलेल्यात अस बनवन आणि त्याला कुठेही जोड नाही. म्हणजे आता पण, आपण हे आपल्याकडे एवढं यंत्र वगेरे असून सुधा, आपण तस कुठंही जोड न देता अस बनवू शकत नाही. त्यावेळच्या लोकांनी नुसत दगडातन हातोडी आणि छन्नीच्या साहाय्याने ते बनवलेलं आहे, म्हणजे तो एक क~ कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना मांडला आहे, तो असं

हम्म माझी बहिण जाऊन आली आहे, ल् लेह लदाखला ती म्हटली तू एकदा जाऊन यायलाच पाहिजे, एवढं सुंदर तिथला अनुभव असतो.

आणि एक फिरन तुम्हाला एक समृध्दी देऊन जातं. तुम्हाला विचारांना समृध्द करतं, तुम्हाला अनुभवान समुद् समृध्द करतं. वेगवेगळ्या लोकांशी बोलताना, तुम्हाला लोकांशी कस बोलावं, कस वागावं? कस अं लोकांना अं प्रेरित करावं, प्रोत्साहित करव ह्याच पण जान येत. हा नवीन नवीन culture हम्म ठिक आहे मग आपलं next उन्हाळ्यातल्या सुट्टीचा, आपण पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच planning करू लेह लडाख ला जाऊ ठीक आहे? चालेल.

Good morning सर्वांचं स्वागत. मराठी व्याकरणाच्या live lecture मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझा आवाज तुम्हाला clear ऐकू येतोय का? माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय का? comment करून सांगायचंय मला. आवाज, clear येतोय का हे सांगा. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? तुमच्या यूट्यूब ची quality चांगल्या पद्धतीने set करा. उजव्या बाजूला यूट्यूब आहे. अं यूट्यूबच्या वरच्या बाजूला तीन टिम्ब दिसतात, छोटे-छोटे. तिथं तुम्हाला quality set करता येईल. Okay. माझा आवाज येतोय. चला, तर मित्रानो आज तुम्हाला एका नवीन घटकाची ओळख करून देणार आहे. मराठी व्याकरणाला आपण सुरवात करणार आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला कि मराठी व्याकरणाचे lecture live घेतोय. का live घेतोय? का फुकट देतोय? तर याच उत्तर मी तुम्हाला सांगतो. सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचीच नव्हे तर देशाचीच नव्हे तर जगाची परिस्थिती काय आहे, हे मी तूम्हाला सांगायची गरज नाही. आणि या अशा परिस्थिती मध्ये, आपल्याला एकमेकांच सहकार्य करणं गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी offline ला माझ्याकडे class ला असतात. आपल्या academy मध्ये class ला असतात.

त या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहचू शकतो. आणि तुमच्या अभ्यासाचं सातत्य निर्माण करू शकतो. तर माझी विनंती आहे कि तुमचा अभ्यास सोडू नका. वातावरण जरी नकारत्मक असलं, तरी या नकारात्मक वातावरणामध्ये, जे काही साकारत्मक आहे, त्याचा आपण पाठपुरावा केला पाहिजे. त्याच्या सोबत राहील पाहिजे. तर सर्वानी घरी राहा. स्वछता ठेवा. घरच्यांची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. है ना? आणि ज्या काही शासनांनी सांगितलेल्या नियम आहेत. त्यां नियमांच तुम्ही पालन करा. घर सोडू नका. घरात बसा. घरात बसून अभ्यास करा. त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. lockdown संपेपर्यंत आपण live lecture घेणार आहोत. प्रत्येक घटकांची तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्यामुळे, रोजच्या रोज live यायचंय. अकरा ते बारा. रोज एक तास आपण live घेणार आहोत. आणि रोज चार वाजता, आपण प्रश्नमालिका पण घेत आहोत. म्हणजे आयोगाच्या प्रश्न पत्रिका, त्यानंतर आपण सरळ सेवेच्या प्रश्न पत्रिका अश्या मराठी व्याकरणच्या सर्व प्रश्न पत्रिका घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका सुद्धा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये, त्याचा या पद्धतीमध्ये विचार करणार आहे. तर, आपण दिवसातून दोनदा live येणारे. लक्षात घ्या. सकाळी अकरा ते बारा. Direct lecture घेईल मी. त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे मराठी व्याकरण. आणि चार ते पाच या दरम्यान मी तुम्हाला आयोगाची प्रश्नपत्रिका सोडवून देणार आहे. ज्यामध्ये तुम्ही प्रश्न तुमच्या screen वर दिसतील त्याचे उत्तर तुम्ही सांगायचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगणार आहे. त अशा पद्धतीने आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवणार आहे. इतरही विषयांचे classes आपण लवकरात लवकर चालू करू आपल्या या channel वरती. आणि सर्वाना काही महत्वाच्या सूचना आहे. तेवढ्या सूचना मात्र तुम्हाला पाळायच्या आहेत. पहिली गोष्ट जे लोक live येतायत. त्या लोकांना माझी विनंती आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल, तरच live या. Timepass करायचा असेल तर मात्र live यायचं नाही. कोण subscribe करतं, कोण like करतं, कोण unlike करतं, हे मला सर्व समजतं. त्यासाठी मी वेगवेगळी software-software वापरत आहे. त्यामुळे मला लगेच कळून जातं कि, कोण चुकीचं वागत आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, मला अशा लोकांना,

घाबरून जायचं नाही. लगेच बंद झाला का? संपलं का? असं काही करत बसायचं नाही. चांगल्या पद्धतीचं network वापरण्याचा प्रयत्न करतोय तुमच्यासाठी. पण कधी-कधी network चा problem येऊ शकतो. तर,

तर कृपया करून, अकरा ते बारा याचवेळत live यायचंय. त्यानंतर तुम्ही lecture ची मागणी करू शकत नाही. किंवा मी ते live lecture तुम्हाला देऊ शकत नाही. ठीकेय? त त्यासाठी तुम्हाला बाकीच्या माध्यमातून तुम्हाला मग online lecture करावे लागतील. पण ते गोष्टी मी तुम्हाला परत, सांगतोय कि online lecture live जर पाहायचं असेल तर, अकरा ते बारा यावेळेतच तुम्हाला यावं लागेल. आणि दुसरं अजून महत्वाचं, काही लोकं म्हणतात, sir मग मला नंतर वेळ नसतो. मला अकरा वाजताच वेळ नसतो. हा तुमचा प्रश्नय. प्रत्येक गोष्टीला मी adjust नाई करू शकत. कारण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्वे~ सर्व विद्यार्थी आहे. प्रत्येकाचाच time असं काही नाहीये. प्रत्येकाने आपले बाकीचे कामं, बाकी वेळेमध्ये करून, अकरा वाजता live यायचं आहे. चला तर मित्रानो, वेळ न घालवता, सुरु करूया, आजच्या अभ्यासक्रमाला. ज्यामध्ये मराठी व्याकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यात पुढील काही महत्वाची गोष्टी तुम्हाला सांगीन. नेमकं काय असतो, हे जर तुम्हाला समजलं नाही, तर तुमचा अभ्यास निरर्थक जाईल. हे लक्षात घ्या. बरेच लोक, चांगल्या speed मध्ये अभ्यास करत होते. त्यांना चांगल्या पद्धतीने उत्तर हि सोडवता येत होती. प्रश्न पत्रिका चांगल्या पद्धतीने सोडवता येत होत्या. आणि अचानक lockdown लागलं. आणि सगळ्याच गोष्टी थांबल्या. तुमचा अभ्यास सुद्धा थांबला. मग तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये मन रमवताय आता. नको त्या गोष्टी करत बसलेत. तुमचं internet तुम्ही फुकट वाया घालवताय. नको ते picture बघत बसले. नको त्यांना message करत बसले. नको त्याला call करत बसले. आणि ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे, त्या गोष्टी तुम्ही करत बसले. तर मित्रानो माझी हात जोडून विनंतीय. तुमचा हा काळ सत्कर्मी लावा. शांततेत जर तुम्ही आता या वेळेचा जर सदुपयोग केला. तर भविष्यामध्ये तुम्हाला, त्रास होणार नाही. पण, आताचा जर वेळ तुम्ही व्यर्थ घालवला तर शंभर टक्के, भविष्यामध्ये तुम्हाला त्रास नाही, खूप मोठा त्रास होईल. ठीकेय? ज्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य आहे, त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला शक्य नाही, त्या तुम्ही करू नका. ठीके ना? सरकार नौकऱ्या काढत नाही. सरकार जाहिरात करत नाही. सरकार नवीन भरती करत नाही. अशे जे विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात. त्या गोष्टींना जर तुम्हाला धरून राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता. पण लक्षात घ्या ज्यादिवशी सरकार जाहिरात करेल, त्यादिवशी नवीन भरती निघेल, त्यावेळेस तुम्ही तयार आहेत का? हे खूप महत्वाचं आहे. तुमचा अभ्यास आज चांगला आहे. अन भविष्यात जर तुम्ही खंड पडला, तर अभ्यास तुमचा, शंभर टक्के तुम्हाला त्रास देणार आहे. मग तुम्ही कितीही speed ने वाचन केलं, कितीही तुम्ही revision करण्याचा प्रयत्न केला तर अभ्यास cover होणार नाई. मित्रानो, त्यामुळे आजच्या काळामध्ये, वेळ वाया न घालवता, रोज lecture करा, अभ्यास चालू ठेवा. कसल्याही अडीअडचणी असल्या, कसलाही problem असला, तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता. त हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. आपलं टेलिग्राम channel आहे. ज्ञानराज अकॅडमी. DNYANRAJ. Academy ज्ञा~ ज्ञानराज अकॅडमी असं तुम्ही, टेलिग्राम वर search जर केलं तर तुम्हाला मराठी व्याकरण च channel सापडेल. हे join करून ठेवा. कारण मी ज्याकाही सूचना टाकेल त्या प्रत्येकाला काही message करू शकत नाही मी. आणि तुम्ही काही माझ्या contact मध्ये आहेत असं काही नाहीये. काई लोक नवीन ठिकाणी आहेत. त मग प्रत्येकापर्यंत मला message जर पोचवायचा असेल त मी या channel वरती माझे message टाकत असतो. कि आज आपण live येणार आहोत. किंवा नाई येणार आहोत. एखाद दिवशी समजा मला काही problem असेल. तर मी live येणार आहे का नाही येणारे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यासाठी यांच्यारती मी message टाकेल. त्यासोबतच, आपण संध्याकाळी रोज नऊ वाजता झालेल्या topic वरती, किमान दहा प्रश्न टेलिग्राम channel ला टाकणार आहोत. जे प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवायचेत, काही समस्या असतील, अडचणी असतील, त्या मला विचारायच्या. माझा number तुमच्याकडे save करून ठेवायचाय. श्यांशी अठ्ठयानव चवर्यानव चार एक्यनौ. या number वरती तुम्हाला माझ्याशी संपर्क करता येईल. हा माझा call number सुद्धा आहे आणि व्हाट्सअप number सुद्धा आहे. ठीकेय? जर माझा call लागला नाही, किंवा मला काही call केल्यानंतर मी उचलला नाही. तर message करून ठेवा. मी नक्की तुम्हाला reply देईल. त्यानंतर तुम्ही जर channel ला subscribe केलं नसेल, आता channel ला subscribe केलं तर तुम्हाला काय होईल? भविष्यामध्ये notification पडतात. Subscribe करा खाली. उजव्या बाजूला खाली subscribe च बटण ए. subscribe करा. पुले~ पुढे notification च bell ए.

okay मराठी व्याकरण. मराठी व्याकरण मध्ये, ज्या घटकपासून सुरवात करणारे, तो घटक म्हणजे भाषा. लक्षात घ्या. भाषा. लक्षात घ्या, भाषा, लिपी हे समजल्याशिवाय तुम्हाला मराठीचे व्याकरण समजणार नाही. पण ज्या भाषेचं व्याकरण शिकायचंय, ती भाषा तर माहिती पाहिजे. मग त्या भाषेबद्दलच पण ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. भाषा, म्हणजे नेमकं काय? इथपासुन आपण सुरवात करणारे. ज्या लोकांना वाटतंय कि boring होईल. Bore होतंय. नवनवीन काहीतरी पाहिजे. अं नवीन syllabus पाहिजे. Syllabus नवीन नसतो. मराठी व्याकरण कधीच बदलत नाही, लक्षात घ्या. म्हणून जिथून सुरवाते. मूळ गाभा. भा~ भाषेपासून सुरवाते. एकदम मूलभूत संकल्पना, एकदम basic संकल्पना, एकदम बारीकसारीक गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला पुस्तकात शोधूनही सापडणार नाही.

मराठी व्याकरण, मराठी व्याकरणे. काही लोकं म्हणतात आरोग्य सेवेच माझं मराठी व्याकरण cover करा. कोणी म्हणत या परीक्षेचं cover करा. अरे बाबानो मराठी व्याकरण हे कुठल्याही परीक्षेसाठी, संपूर्ण मराठी व्याकरण एकदा शिका. परीक्षा कोणतीही असू द्या. मराठी व्याकरण शम्भर टक्के जमणार. मग पोलीस भरती करा, सरळ सेवा करा, आयोगाची परीक्षा करा, कुठल्याही परीक्षेत, मराठी व्याकरण एकचे. बदल नाही. ठीकेय. त शिकायचंय त मुळापासून शेंड्यापर्यंत. एकदम मूलभूत संकल्पना, एकदम परिपूर्ण ज्ञान घायचय आपल्याला. ठीकेय? सुरु करूया, मराठी व्याकरणाला. आजच्या पहिल्या घटकांचं नाव आहे. भाषा. आता भाषा म्हणजे काय? हे तुम्हाला समजणं गरजेचंय. कशाला म्हणतात भाषा? भाषा हा शब्द नेमका कसा उत्पन्न झाला? भाषा शब्दाची उत्पत्ती कशी झाली? भाषा शब्दाची निर्मिती कशी झाली, हे आपल्याला माहिती असणं गरजेचंय. मग भाषा हा जो शब्द आहे. हा शब्द भाष, या संस्कृत मधील धातूपासून. कोणत्या भाषेतला धातू आहे हा? संस्कृतमधील भाष धातूपासून. इथे ष चा पाय मोडलाय मी. संस्कृत मधील, भाष धातूपासून, भाषा शब्दाची निर्मिती झालेली आहे.

ठीकेय? तुम्हाला लवकरच मी ज्ञानराज अकॅडमि च application आहे आपलं. तेपण download करून ठेवा. त्याच्यावरती तुम्हाला PDF स्वरूपात notes उपलब्ध करून देणार आहे. त्यापण तुम्ही स्वतः घरी बघून घेऊ शकता. भाषा शब्दाची उत्पत्ती भाष शब्दांपासुन झाली. भाष शब्दाचा अर्थ असतो बोलणे. मग याचा अर्थ असा होतो का? भाषा म्हणजे बोलणे. बोलणे म्हणजे भाषा आहे का? मग भाषा नेमकं काये? बाण्याला भाषा म्हणायचं का? मग भाषेची व्याख्या काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. आता भाषेची व्याख्या जर तुम्हाला समजली. तर भाषा हा म्हणजे काय? हे तुम्हाला clear होणारे भाषेची व्याख्या काय आहे? आपले विचार, अनुभव, कल्पना, भावना, व्यक्त करण्याचं साधन.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

मग विचार व्यक्त करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी, अनुभव व्यक्त करण्यासाठी, आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी ज्या साधनांचा आपण वापर करतो. ज्या माध्यमाचा आपण वापर करतो, ती आहे भाषा. मग आपले विचार, बरेच जण आपले विचार व्यक्त करत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून. मग तुम्ही तुमचे विचार कशे व्यक्त करता. तुम्ही लिहून विचार व्यक्त करता, बोलून विचार व्यक्त करता, म्हणून भाषेमध्ये, बोलणं आणि लिहिणं या दोन्हींचा समावेश आहे. हे लक्षात घ्या. भाषेचे हे दोन्ही अंग आहे. दोन मूलभूत घटक आहे भाषेमध्ये. बोलणं आणि लिहिणं. भाषण आणि लेखन या दोन्हींचा, समावेश भाषेमध्ये होतो. मग लक्षात ठेवा, भाषेमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी येतात? बोलणे म्हणजे भाषण. आणि लेखन म्हणजे लिहिणे. या दोन घटकांचा समावेश भाषेमध्ये होतो. हे लक्षात घ्या. मग विचार व्यक्त करण्याचं साधन भाषा आहे. तर मग बोलून विचार व्यक्त होतात. आणि लिहूनसुद्धा विचार व्यक्त होतात. जर लिहून विचार व्यक्त झाले नसते तर, वर्तमानपत्र जन्माला आलं नसतं. कथा, कादंबऱ्या, पुस्तकं जन्माला आली नसती. कोणी कोणाला पात्र लिहिले नसते. आज भलेही आपण पत्र लिहीत नसलो तरी आज कोणाला तरी आपण मे~ message करतो, chatting करतो. आणि हि chatting, हे messaging,

कबुतरापाशी पण एक संदेश दिला जायचा. तो संदेश समोरच्यापर्यंत पोहोचवला जायचा. लहानपणी बऱ्याचदा तुम्ही संदेश दिल्यामुळे रट्टे खालेले आहेत. काहींचा हा चांगला अनुभव असू शकतो. काहींचा हा वाईट अनुभव असू शकतो. त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. विचार व्यक्त करायची घाई होती तुम्हाला. तुमच्या भावना, तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा होत्या. मला खूप कसतरी होतंय. कसतरी नावाचा एक आजारे. कोरोनापेक्षा भयानक. याच्याबद्दल मी काई जास्त बोलणार नाई. पण जेव्हा आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. मग दुःखाची भावना, आनंदाची भावना, प्रेमाची भावना. व्यक्त करायची आहे. आणि व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडं जर, दोन माध्यमं नसतील. म्हणजे बोलणं आणि लिहिणं. हे जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल. तर तुम्ही व्यक्त होऊ शकत नाई. बरोबरे? मग बोलणं आणि लिहिणं या दोन माध्यमातूनच तुम्ही भाषा व्यक्त करत असतात. मग, विचार, भावना, अनुभव, कल्पना, हे जर व्यक्त करायचं असलं. आता मी तूम्हाला सांगितलंय, विचार व्यक्त करायचे असतील, विचार मांडायचे असतील. फेसबुक वर मांडा, नाहीतर फेसबुकवर, व्हाट्सअप वर मांडा. नाही त तुम्ही समाजाच्या पुढं मांडा. पुस्तकातून मांडा. वर्तमानपत्र मधून मांडा, कुठूनही मांडा. विचार मांडायचे असतील तर तुम्हाला भाषा पाहिजे. भावना व्यक्त करायच्या असतील, भाषा पाहिजे. बरेच लोकं आपल्याला वेगवेगळ्या भावना, social media च्या माध्यमातून सुद्धा आता व्यक्त करताना दिसतात. त्यानंतर अनुभव, बऱ्याच लोकांनी आपल्या जीवनामध्ये चांगले आणि वाईट अनुभव घेतलेले असतात. आपण म्हणतो, थोरामोठ्यांची अनुभव ऐकले पाहिजे. आणि अनुभवातून माणूस शहाणा होतो. अनुभव म्हणजे दुसरं काही नाई. चुकांचा भरमसाठ साठा म्हणजे अनुभव. माणूस चुकत जातो. खच~ म्हणजे खड्ड्यात पडत राहतो. अपयशी होत राहतो.

त्यानंतर, कल्पना, बऱ्याचदा idea येतात तुमच्या डोक्यामध्ये. काहीतरी नवीन कल्पना येतात. आणि ह्या कल्पना, आपल्याला दुसऱ्याला सांगायची घाई असते. कधी मी दुसऱ्याला जाऊन कल्पना सांगल, कधी मी समोरच्याला idea सांगल. आणि आपल्या आजकालच्या idea म्हणजे लय खतरनाक idea असतात. है ना? कल्पना पण अशा असल्या पाहिजे, ज्या कल्पनातून नवीन काहीतरी घडेल. है ना? झुकेरबर्ग ने कल्पना, फेसबुकची निर्माण केली.

लक्षात घ्या. विचार व्यक्त करायचे असतील, भावना व्यक्त करायचे असतील, अनुभव व्यक्त करायचे असन. किंवा तुम्हाला कल्पना व्यक्त करायच्या असतील. तर तुम्हाला, भाषेचा उपयोग करावा लागतो. आणि जर भाषा तुमच्याकडे नसेल. तर तुम्ही, विचार, भावना, अनुभव, कल्पना हे व्यक्त करू शकत नाही. आता तुम्ही म्हणणार, sir आता जनावर कुठे विचार व्यक्त करतं. मंग जनावरांची भाषा नाई का? है का नाई? पशु-पक्षी, त्यांच्या भावना ते नक्कीच व्यक्त करतात. बरोबर ए? म्हणून तर, गाय हंबरते तेव्हा, वासरू हुंदडत तिच्याजवळ येतं. बरोबरे? आणि कुंत्रा भुकल्यावर~ कुत्रा भुकल्यावर आपल्याला भीती वाटते. म्हणजे त्यांनी त्याची भावना व्यक्त केली. तो रागावला, हे लक्षात येतंय. म्हणजे त्याच्या भावना ते व्यक्त करतंय. पशु-पक्षी असतील. ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतात. आणि त्या भाषेच्या माध्यमातूनच करतात. मग भाषेमध्ये लक्षात ठेवा. बोलणं आणि लिहिणं या दोन्हींचा समावेश होतो. भाषा म्हणजे काय? विचार, अनुभव, भावना कल्पना व्यक्त करण्याचं साधन.

भाषेमध्ये, बोलणे म्हणजे भाषण आणि लिहिणे म्हणजे लेखन. या दोन्हीचा समावेश होतो. भाषा म्हणजे काय? विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन, म्हणजे आपली भाषा. ठीकेय? भाषा म्हणजे तुम्हाला काय लक्षात आलय? आता हि भाषा कशी विकसित होते? भाषा कौशल्य तुमच्यामध्ये येण्यासाठी कोणत्या टप्प्यातून जावं लागतं? त्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत? मला सांगा तुम्ही जन्माला आला कि direct बोलायला शिकतो का? direct लिहायला शिकतो का? विचार तर व्यक्त करायचे. मग जन्माला आल्या आल्याच विचार व्यक्त करतो का? मंग तुमच्या लक्षात आलं पाहिजे. विचार, अनुभव, भावना, कल्पना व्यक्त करण्यासाठी माणूस काही टप्प्यातून जात असतो. आणि हे भाषा शिकण्याचे टप्पे आहेत. भाषा अवगत करण्याचे टप्पे आहेत. भाषा कौधल्य् विकसित करण्याचे टप्पे आहेत. भाषेची सुरवात कुठून होते, हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचंय. जेव्हा तुमचा जन्म झाला. माझा जन्म झाला. तेव्हा, आपण सगळ्यात पहिली गोष्ट एक केली होती. श्वास घेतला, आणि रडायला सुरवात केली. ध्वनी निर्माण केला, आवाज निर्माण केला. रडायला लागलो. तिथंच, भाषेची सुरवात झाली. बरोबरे? मंग भाषा, जन्मापासून सुरु होते. पण भाषेचा हा प्रवास मरेपर्यंत चालतो. हे लक्षात घ्या. कारण भाषा हि कुठेही संपत नाही. भाषेचा प्रवास हा, नदीच्या प्रवाहाप्रमाणे असतो. भाषा हि सतत बदलणारी आहे. भाषा हि नवनवीन गोष्टी घेत राहते. नवनवीन गोष्टी बदलत राहते. म्हणजे भाषेचा विकास हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. भाषा कधीही थांबत नाही. भाषा सतत, निरंतर वाहत्या नदीप्रमाणे आहे. समजतंय? जस, एखादी नदी उगम पावते. आणि ती समुद्रापर्यंत पोचते. तसंच, भाषासुद्धा उगम पावते आणि त्याचा विकास होत-होत जाऊन तिचा समुद्र बनतो. लक्षात घ्या. वेगळ्या भाषेतून वेगवेगळे शब्द, वेगवेगळे अक्षरं, वेगवेगळी वर्ण, आपण घेत असतो. भाषा समृद्ध करत असतो. समजतंय? मंग भाषा कशी समृद्ध होते? भाषा कशी विकसित होते? भाषा, विकासनाच्या, कौशल्याच्या ज्या पायऱ्या आहेत. भाषा शिकण्याच्या ज्या पायऱ्या आहेत. ते आज आपण शिकणारे. भाषाविषयक कौशल्याच्या पायऱ्या पाच. भाषा आपली सुरवात होती, श्रवणापासून. श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेखन या भाषाविषयक कौशल्याच्या पाच पायऱ्या आहेत. बघा आता. भाषाविषयक कौशल्याच्या पाच पायऱ्या. पहिल्या, आहे श्रवण. number एक. number दोन आहे, संभाषण. number तीन आहे, भाषण. number चार आहे, वाचन. number पाच आहे, लेखन. तुम्हाला असं वाटलं असेल.

लहान मूल बोलायचं शिकतं. पण आधी ऐकतं. आधी ऐकतं. आधी श्रवण करतं. श्रवण करणे म्हणजे काय? ऐकणे. ज्या माणसाला चांगलं ऐकण्याची सवय आहे. त्या माणसाला चांगलं बोलता येत. बघा, एखादा मुका आहे. बधिर आहे. त्याला इकायला येत नाही. अशा व्यक्तीला बोलता येत नाही. हे तुम्हाला माहिती असेल. कारण तो मुका आहे. कारण त्याला एकता येत नव्हतं. त्याच जर श्रवण चांगलं असतं तर शंभर टक्के तो बोलला असता. मंग बोलता येत नाही. त्याच्यापाठीमागं मुख्य कारण असतं. त्याला एकता येत नाही

श्रवणामध्ये, श्रवणानंतर शिखरभूत कौशल्य, लक्षात घ्या. शिखरभूत कौशल्य म्हणजे सगळ्यात शेवटचं कौशल्य. भाषा,

व्याकरणिक दृष्ट्या शुद्धलेखन करू शकतो. तेव्हा, आपण शिखरभूत कौशल्यापर्यंत पोचलो. म्हणजे लेखन कौशल्यापर्यंत पोचतो. म्हणजे भाषाविषयक कौशल्याची सर्व अंग, सर्व पायऱ्यातून आपण गेलो. असं म्हणायला हरकत नाही. मंग भाषा सुरु कुठून झाली. श्रवनापासून. श्रवणामध्ये तीन दोष एत.

तिसरा स्त्रो~ दोष, अर्धंश्रवण. अश्रवण म्हणजे काय? अश्रवण म्हणजे, अ म्हणजे? नाही. श्रवण म्हणजे, इकने. इकायचंच नाही. कोणी कितीही बोंबलू द्या. इकायचंच नाही. मास्तरांनी सांगू द्या. बापानी सांगू द्या. माईने सांगू द्या. भावाने सांगू द्या. बहिणीने सांगू द्या. समाजाने सांगू द्या. कोणाचंच इकायचं नाही. न एकनाऱ्याची पिढी जन्माला आलीय सध्या. कोणी कितीही बोला. काही इकायचं नाही. मला वाटल तस मी वागलं. है ना? लै भुंकिले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. नावाची म्हण आहे आपल्याकडे. कोणाचा काही इकायचं नाही. जो काय, बोलतच राहणार. पण याचा चांगला अर्थ घ्या ना बाबा. लोकं जर चांगलं सांगत असतील. तर इकायला काय हरकते. चुकीचं सांगत असतील तर नका इकू. पण चांगलं जर सांगत असतील, तर एकल पाहिजे. आपल्या वडिलांचा, आपल्या आईचा, आपल्या समाजातल्या जे प्रतिष्टीत लोकय, जे आपल्याला नेहमी चांगलं सांगत असतात. त्या लोकांचं तुम्ही एकल पाहिजे. कारण वेळ निघून गेल्यावर ते काय बोलत होते. हे नक्कीच तुम्हाला अर्थ शोधण्याची गरज पडते. शाळेमध्ये असताना आपले शिक्षक तुम्हाला तळमळीने शिकवतात. पण त्या शिक्षकांच्या सांगण्यापाठीमागचा उद्देश तुमच्या लक्षात येत नाही. तुम्हाला ओरडल्याने, तुम्हाला खवळल्याने, तुम्हाला मारल्याने त्याना आनंद होत नसतो. तुम्हाला ते काहीतरी गोष्टी सांगत असतात. त्याना, त्यांना आतून तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा असते. पण त्याच्यातही मोजके चार-पाच लोकं जर, विद्यार्थी जर सोडले. तर बाकीचे सर्व, time pass वारी नेतात. अन तो वेळ निभावून नेतात. दहावी संपते, बारावी संपते. college संपतं. मग आमच्यापुढे येऊन बसतात. मग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकालाहि ऐकत. मग paper pass व्ह्याचंय. त तुम्हाला कोणाचं तरी ऐकावं लागल.

श्रवणापासून भाषाविषयक कौशल्याची सुरवात होते. श्रवण म्हणजे काय? तुम्हाला मी सांगितलंय, ऐकणे. अश्रवण म्हणजे न ऐकणे. पहिला दोष मी तुम्हाला सांगितला. इकायचंच नाही. वर्गात बसलाय. पण लक्ष दुसरीकडे आहे. अजिबात ऐकायचं नाही. मास्तर काहीही बोलू द्या. Game खेळत बसला. आता नाई माझ्यापुढे बसलेत काही लोक.